convertable laptop, convertible laptop ला दोन दोन हि एक laptop किंवा hybrid laptop म्हणून देखील ओळखले जाते. या laptop ला आपण क्षणार्धातच screen touch tablet मध्ये convert करू शकतो. फक्त laptop fold करून किंवा twist करून आपण असे करू शकतो. laptop चे भाग processor आपण जाणतोच कि processor हा संगणकामधील मुख्य घटकांपैकी एक महत्वाचा भाग आहे. processor द्वारे संगणका प्रणाली कार्य पार पाडत असते. laptop मध्ये वापरले जाणारे processor हे कमी consumption वाले असतात. याचे मुख्य कारण म्हणजे laptop charging कार्य करत असतात. laptop चे charging जास्त वेळ टिकावे हा यामागचा उद्देश असतो. laptop मध्ये वापरल्या जाणाऱ्या, processor वर संगणकाच्या कार्यप्रणालीच्या वेग अवलंबून असतो. laptop च्या वाढत्या मागणीमुळे laptop processor हा segment industry चा महत्वाचा भाग बनत आहे. laptop आणि desktop मध्ये

amd पेक्ष्या intel processor च्या performance अधिक उत्तम असतो. असे अनेकदा निदर्शनास आले आहे. hard drive hard drive म्हणजे laptop मधील storage device च्या मध्ये आपण आपला संपूर्ण data store करून ठेऊ शकतो. मद्ध्ये store केलेला data तो पर्यंत store असतो, जोपर्यंत आपण तो delete करत नाही. drive मध्ये store होणाऱ्या data चे प्रमाण पूर्णतः hard disc च्या size वर अवलंबून असतो. laptop मध्ये वापरल्या जाणाऱ्या hard disc ची size साधारणता पाचशे GB ते एक TB इतकं असू शकते. हल्ली संगणक प्रणालीला उत्तम बनवण्यासाठी विविध प्रकारच्या hard drive तयार करण्यात आल्या आहेत. जसे कि PATA parallel advanced technology attachmentSATAserial s c c i s h d small computer system interface solid straight drive आणि NVM या hard drive ची, कार्य क्षमता हि normal hard drive पेक्ष्या उत्तम आहे. system memory म्हणजे संगणक प्रणाली द्वारे task पूर्ण करण्यासाठी वापरली जाणारी तात्पुरती memory ज्याला आपण RAMrandom access memory या नावाने ओळखतो. संगणक प्रणाली द्वारे एखादा task पूर्ण करण्याला त्या कार्य संबंधित data ram मध्ये store केला जातो आणि टास्क पूर्ण झाल्यावर data remove देखील होतो. screen साधारण desktop संगणकामध्ये TV प्रमाने दिसणाऱ्या monitor चा वापर केला जातो. परंतु laptop मध्ये monitor च्या जागी inbuilt screen चा वापर केला जातो. laptop मध्ये LCD आणि led यापैकी कोणत्या screen चा वापर केला जाऊ शकतो. laptop मध्ये आपल्या वापरल्या जाणाऱ्या screen ची size ठराविक असते. म्हणजे त्यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचा बदल करता येत नाही. laptop मध्ये वापरली जाणारी screen हि desktop मध्ये वापरल्या जाणाऱ्या screen पेक्ष्या खूप पटीने slim असते. optical drive, optical drive म्हणजे संगणकाचा तो भाग असतो. ज्याद्वारे DVD CD operate केल्या जातात. अधिकतर laptop मध्ये optical drive चा वापर होतो. external port external port म्हणजे laptop मधील असा भाग ज्याचा वापर करून आपण संगणकाला external hardware device ने connect करू शकतो.

mouse pad laptop मध्ये physical mouse च्या जागी mouse pad चा वापर केला जातो. हा mouse pad keyboard लगत set केलेला असतो. mouse pad चौकोनी आकाराचा असतो. ज्यापणाने आपण screen touch mobile ला बोटांच्या साहाय्याने operate करतो. अगदी त्याच प्रमाणे mouse pad ला operate करण्यासाठी बोटांचा वापर केला जातो. एकोणवीसशे चोऊ अडुसष्ट मध्ये प्रथम mouse pad ची संकल्पना जगासमोर आली होती ज्याचे श्रेय केले, याना जाते mouse pad या संकल्पनेला लोकांकडून खूप पसिद्धांत प्रतिसाद मिळाला आणि ज्याचा वापर वाढू लागला.

external लावावे लागतात. त्यामुळे जास्तीत जास्त खर्च येतो. laptop चे फायदे विजेशिवाय आपण laptop चा वापर सहा ते सात तास अगदी सहज करू शकतो. laptop वापरण्यात desktop प्रमाणे एकदम सोपा असतो.

laptop ची battery life हि फार कमी असते. ज्यामुळे आपण जास्त वेळ त्याचा वापर करू शकत नाही. श्रीमंत लोक पैशासाठी काम करत नाहीत. dad श्रीमंत कसं व्हायचं? ते मला सांगाल. माझे dad संध्याकाळी आलेले वर्तमानपत्र वाचत होते. माझा प्रश्न ऐकताच त्यानी ते खाली ठेवले आणि विचारलं, पण तुला श्रीमंत का व्हायचं आहे? कारण आज जीभीची जिमीची आई Cadillac गाडीतून त्याच्या बीज हाऊसवर weekend साठी गेली आहे. जमीन जिमनं त्याच्यासोबत त्याच्या तीन मित्रांनाही नेलं. फक्त मल मला आणि माईकला नेलं नाही. आम्ही गरीब असल्यामुळे आम्हाला बोलावलं नाही. असा तो म्हणाला. म्हणून मग तुम्हाला ने नेलं नाही. dad ने आत्मविसवासाने विचारलं? हो मी म्हणालो. dad ने शांतपणे आपलं डोकं हलवलं आणि खाली घसरलेला चष्मा परत वर घेतला. आणि म्हणाला ते वर्तमान वाचू लागले. अं मी त्यांच्या उत्तराची वाट पाहत तसाच उभा राहिलो. ते वर्ष होते, एकोणीशे छप्पन. मी नऊ वर्षाचा होतो. काही देवब गतीमुळे मी नेमका श्रीमंत मुलांच्या शाळेत जात होते. आमच्या गावात प्रामुख्याने उसाची लागवड केली जायची. वसाहतातील नेदर्स Doctors, bankers श्रीमंत मंडळी आपल्या आपल्याला मुलांना ह्याच्या शाळेत पाठवत. आमची शाळा पाहिली ती सहावीपर्यंत होती. सहावीनंतर मुलं खाजगी शाळेत जात.

तिथं गेलो असतो, तर सहावीनंतर मी आणि मूलं सरकारी शाळेत आणि college गेलो असतो. खाजगी शाळा आम्हाला परवडणाऱ्या नव्हत्या. मी तसाच उभा रा असल्याचा पाहून, Dad ने वर्तमान पत्र खाली ठेवलं आणि तेही विचार करत असावेत? शेवटी हळुवार आवाजात ते म्हणाले, तुला जर श्रीमंत व्हायचं असेल, तर तुला पैशे कसे मिळवावे? हे शिकावे लागेल मंग, कसे मिळवू पैसे? मी चटकन विचारलं, ते हसत म्हणाले डोकं वापर.

भागीदाराची सुरुवात भागीदारीची सुरुवात दुसऱ्या दिवशी सकाळी मी माझ्या मित्र माईकला भेटलो. त्याला doctor ने काय उत्तर दिलं, ते सांगितलं. dad ने काय उत्तर दिलंं, ते सांगितलं. त्या शाळेत आम्ही दोघेचं गरीब होतो. माईकही केवळ नशिबामुळेचं, या शाळेत आला होता. या शाळेत प्रवेश घेण्यासाठी एक अदृश्य रेघ होती, त्याला कोणीही हक अं हलकेच धक्का दिला होता. म्हणून आम्ही दोघं तिथं होतो. आम्ही तसे अगदी गरीब वगैरे नव्हतो, पण इतर मुलाकडे असलेल्या नव्या cycles, baseball नवेस gloves वगैरे आमच्याकडे नव्हत्या. मुळांत त्यांच्याकडे असलेल्या सगळ्याचं गोष्टी नव्या असायच्या, त्यामुळे आम्हाला गरीब असल्यासारखचं वाटायचं. आईवडील आमच्या मुलभूत गरजांना निश्चितपणे भावून भागवल्या आईवडिलांनी आमच्या मुलभूत गरजा निश्चितपणे भागवल्या. पण त्यापेक्षा अधिक काहीही हवं असते, तर तुम्हाला काम करून पैसे मिळव वावे लागतील. असं माझे dad सांगायचे. मी नवीन नऊ वर्षाचा होतो. या वयात मुलांसाठी काही काम नव्हतं, मंग आपण काय करायचं? आता माईकनं विचारलं. मला ते माहित नव्हतं. पण आपण दोघे भागीदार असणार आहोत. मी सांगितलं त्यात लाही हि कल्पना आवडली. त्याने शनिवारच्या सकाळी माईकने हा माझा

आणि सुचलेल्या कल्पनावर चर्चा करायचा आमचा सग सकाळ गेली करण्यावरचं आमची सकाळ गेली. अध्येमध्ये आम्ही जिम कडे बीज हाऊस मजा करायला गेलेले मित्राविषयी बोलायचो. पण फार नाही, त्याचा आम्हाला त्रास व्हायचा. अर्थात तो चांगल्यासाठीचं होता, कारण आम्हाला पैसे कमवायचे आधीक तीव्रतेने वाटायचे, त्याच दिवशी आमच्या डोक्यात प्रकाश पडला. शास्त्राच्या पुस्तकात वाचलेले गोष्टी बघून आम्हालाही कल्पना सुचली, ज्यात आम्ही प्रचंड उत्तेजीत झालो होतो. अगदी जोजोरात हास्तान्दोलन केलं आम्ही, आधी नुसतेचं भागीदार होतो आता आम्हाला व्यवसाय सापडला होता. पुढचे काही आवडते

प्रत्येकाला कळतं होतं, लोक कोड्यात पडल्यासारखे पाहायचे. काहीजन लगेच हसून म्हणायचे, तर काहीजण विचारायचे, हा प्रश्न असल आला कि आम्ही उत्तर द्यायचो, ते काही आम्ही सांगू शकत नाही. हे ते आमचं व्यावसायिक गुपित आहे. आम्हाला आता रिकाम्या tube मिळत होत्या. आम्ही आमच्या washing machine शेवजारी थोडी मोकळी जागा होती. तिथं ते एक तपकिरी रंगाच पुठ्ठ्याच रिकामं खोकं, मी ठेवलं होतं आणि त्या tube वर साठवू लागलो. त्या tube त्यामध्ये tube साठवू लागलो. जसजसं साठा वाढायचा लागला, तशीतशी माझी आई चिडचिड करु लागली. लोकांनी वापरलेले चुरगळलेले tube पाहून तीच डोक फिरायला लाग फिरायचं. आणि ती मग मला ओरडायची. एक दिवस ती खूप भडकली आणि तिने आम्हाला शेवटची विचारलंं, हे tube तुम्ही हे काय प्रकार आहे? आम्ही तिला हे व्यावसायिक गुपित, हेच उत्तर दिलं. आणि हे त्रास, असा त्रास ऐकून तिच्या संतापाचा स्फोट झाला आणि ती म्हणाली, तुम्ही हा जो काही गोंधळ घातला आहे, त्याचं ताबडतोब काहीतरी करा. नाहीतर, मी हे सगळं उचलून मी बाहेर फेकून देईल. मंग मी माई मी आणि माईक ने तिला समजून सांगायचा प्रयत्न खूप प्रयत्न केला, खुपदा विनंत्या केल्या. आणि तिला हे सांगितलं कि लवकरचं, आमच्याकडे ह्या tube चा पुरेसा साठा होईल आणि आम्ही उत्पादन करू शक कु. आपल्याला काही शेतकऱ्यांच्या paste संपत असल्या आहोत, त्यामुळे मी त्यांच्याकडे आम्हाला दोन तीन दिवसातचं tube मिळतील खूप सांगितल्यावर आखिर तीन दिव अं तीनं आपल्या आम्हाला एक आठवड्याची मुदत देली. या अचा या अचानक आलेल्या अडचणीमुळे आम्हाला उत्पादन सुरु करण्यास तारीख अलीकडे आणा घ्यावी लागली. त्यामुळे आमच्यावर कामाचा दबाव झाला पडला आणि आम्ही त्यावेळेस उत्पादन सुरू शकलो नाही. तर आमची पहिली भागीदारी फेकून देण्यात आली असतीत. शेवटी आम्ही आमच्या कामाची वाटणी केली आणि त्यांच्या doctors नी वारंवार दात घासण्याचे सांगतं आहेत, हे असा प्रचार करण्याची आम्ही जबाबदारी माहित नाही. स्वीकारली, तर मी उत्पादन सुरु करण्यासाठी जुळवाजुळव करू लागलो. आमच्या अं garage मध्ये आज आमची कार्यासेवा होती. उत्पादन सुरु केले होते आणि आमची garage मध्ये काहीतरी खूळबुळ सुरु होती. एक दिवस माझे dad एका मित्रासोबत, आम्ही काय करतो आहोत? हे पाहण्यासाठी आले आणि या

एक लहान table वर शाळेतून आणलेले पुठ्ठ्याचे लहान खोके होते आणि लोखंडी जाळी असलेले एक गो कोळश्याचे शेगडी ढगमगत होती. Garage मध्ये आमचं काम सुरु असल्याने dad अलीकडेच गोळ गाडी लावून जात आले. आत आले. आणि त्यावेळी आम्ही still च्या भांडयावरून Toothpaste ला रिकामी tube मिळवत होतो आणि त्या काही toothpaste, plastic च्या tube मध्ये येत नवसत. त्या tube शिस्याच्या असायच्या आम्ही त्या tube जाळून टाक अं त्यावरचा रंग काढून टाकायचो. नंतर त्या still वर भांड्यात अं वितळायला चं ठेवायचो आणि पुठ्ठ्यावर खोक्यामध्ये, आम्ही plaster of paris ओतून द्यायचो. ह्याचे tube वितळून शिसे मिळालं कि, ते आम्ही साच्यामध्ये ओतायचे आणि अं garage मध्ये पसरलेले

आणि dad आले तेव्हा, तो मिळ अं वितळलेले शिसे plaster च्या साच्यात अं ओतलं होत. बाबांनी ते पाहिलं, हळूहळू. काळजी घे! ते म्हणाले, मी वर न बघता मन हालवली आणि हातातलं काम संपवलं. मार्च च्या टप्प्यात मार्चच्या माझ गाव मराठी निबंध हा निबंध मी तुम्हाला वेगवेगड्या शब्दात सांगणार आहोत मी यापैकी कोणताही निबंध च

गाव हे शहरी जीवनाचा गज बटापासून दूर असलेल्या ग्रामीण ठिकाण आहे माझे गाव हे वरवणी आहे हे संगमेड तालुक्यामद्धे येते. गावातील हिरवळ आणि मातीचा सुगंध मनाला शांत देणार हे ठिकाण आहे माझ्या खूप आठवणी तिथे तिथे फुले हिरवी गार झाडे इत्यादि इथे कोणतेही प्रदूषण नाही आणि हवामान लाभ दायक आणि हवेशीर आहे माझ्या गावाचे नाव वरवणी आहे हे माझ्या गावामध्ये शंभर ते एकशे वीस कुटुंब आहेत हे एक छोटसं गाव आहे तिथे मी राहतो भाहुतांशे लोक गरीब असून ते शेती काम करतात किव्हा दिवसा मजुरी करूनआपला उदार निर्वाह करतात आम्ही पाच सदश च कुटुंब आहेत मू वडील माझी मम्मी आणि आजोबा असे आहेत माझे वडील कुटुंबाचेही देखभाल करण्यासाठीही खूप कष्ट करतता आणि या गावातील इतर कुटुंबासाठीही तेच आहे आमची इथे शाळा आहे आणि आम्ही इथे प्राथमिक शिक्षणासाठी जातो चांगली माध्यमिक शाळेमध्ये शिकतो माझ गाव तिथकच मोठ नाही पण खूप सुंदर आहे गाव हे

माझे स्वता मूळ गाव आहे आणि माझ्याकडे माझ्या गावाबद्दल सांगण्यासाठी खूप काही गोष्टी आहेत तेथून मी तुम्हाला खूप गोष्टी share करणार आहे माझे गाव खूप छोटे गाव असून तेथे फक्त पन्नास साथ कुटुंबे राहतात प्रामाणिक पणे त्यापैकि आमचे नातेवाईक आहेत माझे गाव खूप छोटे असून तिथे आम्ही प्रामाणिक पने एकमेकांसोबत आम्ही प्रमाणे राहतो आमचे गाव खूप सुधारले आहे जवळच्या शहरपेक्षा आमचा रास्ता चांगला आहे आमच्याकडे दहा मिनिटांचा अंतरावर hospital शिक्षणासाठी शाळा हिंदू मुस्लिम दोन्ही समाजाचे लोक तिथे शांततेने राहतात मला गावात राहायला आवडते असे अनेक करणे आहेत पाहीली गोष्ट म्हणजे गावातल्या बालपणाची खूप येते तिथे आल्याणी मला खूप आनंद आणि आनंदच वाटतो माझे तिथे बरेच मित्र आहेत ते अत्यंत मैत्रीपूर्ण आणि माझे सर्व नातेवाईक माझ्या वर खूप प्रेम करतात आणि मी ही त्यांच्यासोबत असतो तेव्हा माला ही खूप चांगलं वाटते माझे चुलते आश्चर्य कारक आहेत मी त्यांच्या सोबत खूप चांगला वेळ गलवतो आणि एकत्र असताना सर्व काही करतो मुख्य म्हणजे माझी आजी गावात राहते आणि माझ्या गावावरील प्रेम हेच सर्वात मोठी करन असेल इतरही काही करणे आहेत पण ये प्रमुख कारण आहे ताजी हवा आणि ताजे अन्न खूप आवडते माला माझ्या गावात राहाययला आवडतेमाझ्या साथी हे एक आश्चर्यकारक ठिकाण आहे आणि मला तिथे राहायला आवडते माझ्या कडे इथे बर्‍यात खास गोष्टी आहेत आणि त्या खूपच रोमांचक आहेत माझ्या गावातील लोक आश्चर्य कारक आणि मैत्री पूर्ण आहेत माझे त्यांच्या वर खूप आहे माझ्यागावकडे एक नदी आहे ते म्हणजे प्रवारा प्रवारा नदी ही माझा गावचा मधोमद जाते माझे गाव हे खूप जुनी आहे आणि त्याची खूप वैशिष्टे पण आहेत दरवर्षी पुरचा सामना आम्हाला करावा लागतो तरीही गावचा भैगोलिक वौशिष्ट्यमद्धे खूप आजपरियांत काहीही बदल झालेला नाही असे मानले जाते की रामदेवड असलेले आमचे खंडोबा महाराज देवस्तान हे आमच्या गावात आहे

हे आमचे हिंदू धर्माचेच आहे आणि इथ आमच्याकड सगळे शेतकरी बांधवच आहेत असे म्हणतात जुन्या काळी राजन या गावातील लोकांना त्यांच्यासाठी खास कापड विणण्याचा आदेश दिला होतो विनाकारण त्यांच्या कामात उशीर केल्याने राजा संसप्त झाला आणि त्यांनी शिक्षा केली की गावकर्‍यांनी संगटीत होऊनराजा विरुद्ध उठाव केला आणि त्यांचा व्येवसाय करणे बंद केले शाही मदतीपासून वंचित केल्याने ते केवड शेतीकर अवलंबून होते त्यादिवसा पासून ते फक्त आणि फक्त शेतीच करत त्यांची लोकसंख्या खूप कमी आहे बंगालच्या उपमहा सागरपासून साथ केलो मीटर अंतरावर आहे आमच्या गावात बरेच हिरवे गार झाडे असल्यानेही हे खूप हिरवेगार दिसते गावाच्या मध्यभागी एक मंदिर आहे ते मंदिर आम्ही मोरोटू मंदिर म्हणून ओढकतो मरोटी मंदिर शेजारीच आमची छोटीशी शाळा आहे तेथे आम्ही लहानपणी शाळेत जायचो पण आता तिथे पण खूप बदल झालेले मंदिराजवळ एक मोठा तलाव आहे त्या लटवाच्या बाजूलाच आंब्याची झाडे आहेत आणि त्या झाडांवर खूप सारे पक्षी पण बसलेले असतता आंब्याचा वास आणि प्रत्तेकच लक्ष वेधून घेतो आमचा गावचा मुख्य रास्ता ही चांगला आणि हवामानाचा संबंध आहे हे गाव अगदी लहान असल्याने नदीवर पूल बांधण्यासाठी सरकारने कोणतेही पाऊल उचलेले नाही असे असूनही आमचे गाव विकसित आहे market पर्यन्त शिक्षणाची सोय

राहत नाही जिथे फक्त आमच्या गावामध्ये दोन दवाखाने आहेत post office आहेत आणि market पण आहे आमच्या गावकर्‍याच मुख्य व्येवसाय म्हणजे शेती आहे आमचे गावाचे पाजीपाला उत्पादनस चांगले नाव आहे गावकर्‍यांना नदी खूप उपयुक्त आहे सर्व प्रकारच्या हंगामी भाज्या

आणि त्यामुळे त्यांच्यावर व तिथच विदेशी व्यापारांचा प्रभाव पडतो माझ्या गावाबद्दल सांगायचेझालं तर गाव म्हणजे सर्वकाही आहे माझ्या गावाचे नाव हीवरवंगी आहे माझ्या गावात बरेच साधी मानसे आहेत माझ्या गावात बरीच हिरवी गार झाडी आणि निरोगी पिके अहते माझ्या गावातील लोक एकटीने आणि बंधुभावाणे राहतात गावकरी अत्यंत साधे आणि प्रेमळ आहेत हे माझ गाव आहे प्रवारा नदीच्या जवळ आहे माझ्या गावातील बहुतेक लोकांचा शेतीन्ह वेवसाय आहेत माझे गाव हे एकदम स्वछ आणि सुंदर आहे माझ्या गावातही तलाव आहे माझा गावामध्ये बहुतेक लोक हे मातीच्या घरामध्ये राहतात पण माझ्या आजोबांचे घर पक्के घर होते आमच्या कडे भरपूर गाई आणि बाकार्‍य होत्या गाई आम्हाला ओडखतील आम्ही त्यांना चारा ही खाऊ खालतो त्या गोष्टीने मला सर्वात जास्त आकर्षित केले ती म्हणजे खेड्यामद्धे प्रदूषणहोते आणि ताजी हवा स्वास येऊ शकते टवटवीत आणि उत्साही वाटते जवळजवळ प्रतेक गाव हे शहरी जीवनाच्या गजबजीपासून बाहेर आहे

मुळापर्यंत पोचण्याचे हे एक प्रकल्प आहे या संत तेची वैशिष्टी अनेक प्रमाणे मुलांच्या गोष्टी आणि. कोणी सोपे भाषात लिहिलेल्या आहे प्रत्येक गोष्ट एक स्वतंत्र कारणावर छापलेले आहे. मुलींना भावनांना स्पर्श करतात आणि त्या कल्पना असते त्याहून अभिव्यक्त शक्तीचा त्यामुळे चालना मिळते गोष्टी मुलांच्या आत.

तर झरनेची team सत्ता झरने या संघटनेमध्ये श्रीमती P सरस्वती, श्रीमती V विजयाकांती, श्रीमती l श्रीमती सरस्वती व श्रीमती s राज्यलक्ष्मी या ताडी भाषेतील चार शिक्षकतज्ज्ञांनी केली त्यांनी निरनिराळ्या स्त्रोतांचे हजारों गोष्टी जमवून त्यांचे विश्लेषण परीक्षण मूल्यमापन मापन केले. एवढं च नव्हे तर खूप सार्‍या अशा गोष्टी आहेत त्या आपल्याला कधी माहित नाही पण जर आपण त्यांचे वाचून केले न त्या आपल्याला माहित होणार. जसे आपण लहान असतो तर आपल्याला काही गोष्टी माहित नसते पण आपली आई सांगत असते बाळा हे नाही करायचं बाळा तो नाही करायचं बाळा हे केल्यानी हे होत तसं सारखे खूप साऱ्या अश्या गोष्टी आहे. जर तो आणि त्यांच्या विद्वान माणसांचा जर खूप सार्‍या अशा आपल्याला इतिहास नाही माहिती आहे जस आपण एक एखादी एक इतिहास बघतो म्हटलं तुम्हाला काही गोष्टी काही सांगतो म्हटलं. इतिहास ऐतिहासिक कार्य सांगतो नसतो म्हणून ते स्री. आपल्याला महाराष्ट्राचेही इतिहास नाही माहिती आहे जर आपण जर असा पुस्तक वाचली किंवा कधी कोणी कोणी आपल्याला कधी सांगतो म्हटलं सर ऐकून घेतले पाहिजे त्या त्यांनी कोण आपल्याला काही गोष्ट माहिती होणार. त्याच्यामधून काही आपल्याला शिकायला मिळणार अशा खूप साऱ्या गोष्टी आहे त्या आपण कधी वाचू शकत नाही किंवा आपण कधी एकसमजू शकत नाही तर. एक महाराष्ट्राचा इतिहास असं खिंड करण्याचा आहे त्याला सांगणे तून जी जुन्या राष्ट्र व धार्मिक व्यवहार ची असते पहिल्या सकाळती इतिहास खूप असं म्हणजे. जुन्या वस्तू जुने किल्ले जे कोरवलेली भिंती खुप असं छान छान गोष्टी आहेत जे आपल्याला पाहायला मिळतात ऐकायला मिळतात. आपल्याला कधी कधी जाणीव पण नसते क एक असतं काय असते जसा आता नागपूरला Zero mile आहे अहं दीक्षाभूमी आहे Dragon Palace आहे. कोठार आहे picnic spot आहे खूप सारे तर खूप साऱ्या असं गोष्टी आहे जसें पुण्याला पण किल्ला. नावाड आहे खूप सार्‍या अस जुन्या आधुनिक गोष्टी असतात ज्यांना आपण आपल्याला माहिती नसतात माहित करून घ्यायच्या असते कधी आपल्याला कधी आपण ते नसतं ते आपल्याला शिकायलाच मिळतात पण ते जेव्हा पर्यंत आपण म्हणजे शिकत नाही तेव्हापर्यंत आपल्याला त्या त्या गोष्टी समजत नाही किंवा सांगता येत नाही. जर. माझ्या असं म्हटलं की जर असं जसं आता मी कुठेही गेली तर मला खूप वाचायच खूप छंद आहे तर मी कुठे गेली तर वाचत राहते किंवा मला गाणे. song dancing करायचं खूप छंद आहे तर मी कधी कुठे म्हणजे Enjoyment मध्ये अ करणे गरजेचे असते जर आपण Enjoy केले नाही तर life केसे एक जन्द. आपण रोज पुस्तकातुन वाचतो TV वरच्या बातम्या बघतो दररोज समाजात वावरत असताना अनेक घटना घडतात प्रसंग घडतात कधी कधी आपल्या वर कठीण प्रसंगाला तोंड देण्याची वेळ पण येतो जेव्हा आपण दुःखात असतो न तेव्हा आपण आपल्या वर कोणी साथ नाही देत तेव्हा आपल्यालाच आपली द्याव लागते साथ हे सारे अनुभवती मध्ये कसा भीती मिळतात कवीला काव्य. आपण ते तर नाट्यकारांना संवाद लिहिले एखादा चित्रात या प्रसंगाचे चित्र रेखाटले सरल मोन प्रिया भोग असते. त्यातूनच सुंदर नेवेद्य होते प्रसंगातील करून होय निर्भरता प्राप्त असे अनेक भावना शब्दबद्ध होता.

होते कोणत्याही जा मनात व्यक्ती वर कथा लिहितात आणि गर म्हणजे विशाल मनांच्या व्यक्तीवर कथा लिहिता येते. सांगण्याचा म्हटलं की आता हे कतनी किती परिश्रम करून Lift मध्ये लागतात आणि IPL बगतात त्यालाही त्यांचा ही बद्दल खुप साऱ्या कथा असता की त्याने करून त्यांच्या आयुष्यात तेव्हा. चांगली गोष्ट होतो जेव्हा ते SUCCESS होतात LIFE मध्ये स्वतःला जे एक आयुष्याची गोष्ट घडलेला एक प्रसंग. घटना कधीही करताना सांगीतला जातात कथन प्रत्यक्ष आत असतो हे कथानक भूतकाळतू असते घडलेल्या घटना. चंगली असते त्यातून व्यक्तींचा स्वभाव दर्शवते कथा सांगण्याच्या पद्धतीवरच प्रत्यक्ष परिणामकारक अवलंबून असते त्यात संवाद वापरला जातो वर त्याच्या कथा. गतिमान होत राहते स्वतः माहित असल्या पेक्षा ती योग्य शब्दात माणसात मानस येते गरजेच्या कथालेखन ही एक कला आहे ती. सर्वांनी आत्मसात होते कथा सांगण्या सोपे असते परंतु लिहिणे कठीण असते कथा लिहून त्यात योग्य शीर्षक द्यावे. खूप गरजेची गोष्ट आहे रामपुरा नावाचे एक छोटसं गाव होतं रामसिंग नावाचा एक राजवाडा येथे राज्य करत होते तो जर राजा होता ना तो खूप लोभी होता. त्याला ललित असे नावाची एक सुंदरकन्या होती राजाराम सेन ने यांच्या कन्या वर खूप प्रेम केलं. राम सेना नेहमी वाटायचे की आपल्याकडे भरपूर धनसंपत्ती असत तो नेहमी धन देवतांना . शेतकऱ्यांच्या योजना द्यावी शेतकऱ्यांनी महिलां कधी ते पहाटे निगतो शेतकऱ्यांना मिडावी. त्यांच्या आरोग्य तेव्हा आणि त्यामुळे शेतकऱ्यांना कुटुंबातील महिलांना त्याचा आहेत. शेतकऱ्यांच्या पण हालत जर जर पाऊस पडलं तर की खूप नाही पडता तो पण खूप अडथळा येत असता. काय करणार आहेत पाणी पडला तर नुकसान आणि कमी पडला तर शेती नुकसान. एक भारतीय समाज सुधारक समाज प्रबंधक लेखन दर्षनिक कथा व क्रांति कारी. तर अठराशी सत्तावीस मृत्यूच मृत्यू त्यांचा तेहशी नोव्हेंबर अठराशी नव्वद झाला त्यांच्या पत्नीचे नाव सावित्रीबाई फुले अशे. त्यांच्या अठरा चाडीस ते अठरा या दरम्या गात यांचे हे प्रचलित झाले त्यामुळे कोणाच्या पुस्तक त्यामुळे पर्व झाले गौतम बुद्ध कबीर. अशोक आणि तुकाराम तर त्यांचे माता-पिता गोविंदराव. त्यांनी आपल्या पत्नीला त्यानंतर शिकवल्या शिक्षिका बनवूया त्या भारताचा पहिला शिक्षिका फुले यांनी स्थापना करून स्त्रियांसाठी तसेच. माघातील अनाथाच्या शिक्षणासाठी तुम्हीच हा उपलब्ध करून दिला तसेच बाल गृहच्या स्थापना पण देखील केली अशाप्रकारे. महात्मा फुले यांनी समाजात परिवर्तनाचे कार्य करताना स्वतःच्या घर दाराच्या विचार न करता काम केले आणि म्हणून आज आपल्या समाज आणि तसंच शिकून घेतात बरोबर त्यांनी जर एवढं परिश्रम केलं नंतर तर आज आपण इथे नसतो अस्पृश्य आणि जातीयसाठी .

ते कोणाची होते. त्यानी मुलीं साठी आणखी दोन शाळा उघडल्या अठराशे बावन मध्ये त्यानी मुलींचे शिक्षणासाठी केलेल्या कार्य बद्दल शिक्षण मंडळ आणि. त्यानं चा गौरव केला फुले यांनी अठराशे बावन मध्ये अस्पृश्य जातीसाठी अस्पृश्य जातीसाठी एक शाळा एक शाळा आणि रात्र शाळा स्थापन केली जे. अस्पृश्य लोक होते ज्यांना शिक्यायला नव्हते मिळत त्यांनी त्या रात्रीच्या शाळे मध्ये जाऊन शिकत असते. मी लिहिले जर एक अस ब्राह्मणाची असेल तर हे उघड गुपित आहेत ते आमच्याकडे ग्रंथ नाही आणि पुस्तकाशिवाय आम्ही आम्ही कोणत्या ही धर्मा शिवाय आहोत. जर वेद फक्त ब्राह्मणांसाठी असतली तर वेदांना तर वागायला आपण बांधील नाही.

मुलींचे मुलींची शिक्षणात रस घेणारे समाजसुधाकर म्हणून त्यांच्या काम सुरु केले. तेव्हा त्यांनी खालच्या आणि अच्युत जातीची मुलींसाठी शाळा सुरू केली. तेव्हा त्यांना असे अडथळे आले पण त्यांनी हार मानली नाही ते प्रयत्न करत घेतले.